म्हणजे खूप सारा असं काहीतरी अह data काढला होता त्याच्यामुळे सद्गुरुने ते campaign केलं नाही का के आता खूप सारी जमीन जी आधी म्हणजे पिकु शकत होती ज्या ठिकाणी तिथे आता ती नाही का नापिक जमीन झालेली

हे करतोय त्याला बाबा आपलं environment pollution होतय अजून काय बोलतात global warming वाटतय अजून काय बोलतात त्याला हे air pollution होतोय पण पण soil pollution वरून जास्त कोणी बोलत नव्हतं तर आतापर्यंत असा मुद्दा कोणी घेत नव्हतं पण आता घेतलाय त्यांनी सद्गुरुनी म्हणजे काहीतरी त्याच्या याच्यावर हेच होतं नाही का ते खरच important आहे. हम्म इथे जे दुष्परिणाम पण खूप आहेत ना रे! हम्म हम्म कारण की या कचरा जर मातीत असाच टाकून ठेवल्या तर त्याच्या म्हणजे दुर्गंध पण खूप सारा येतो नाही का? आणि ते proper पद्धतीने विघटन पण होत नाही त्याचं मग सगळ्याच गोष्टी नाही होत कारण की plastic अह decomposed व्हायला खूप time लागतो हा हो हो ते आहेच.

हम्म हम्म हम्म आणि वातावरणात त्याच्या मुळे विषारी वायू पण हे होतो नाही का विघटन नाही झालं तर so त्याच्यामुळे म्हणजे माणसांवर प्राण्यांवर त्यांच्या श्वसनाच्या प्रणालीवर परिणाम पण हो तो ना त्याचा हम्म तेच ना आणि तेथे जाळलाजरी गेला तरी म्हणजे कचरा जाळणार तो जमिनीवर जाळणार ना plastic वगैरे जाळल्यावर तिथली जमीन असते ना ती ती पूर्णपणे नापिक होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये असे म्हणजे घटक mix होता मातीमध्ये की पुन्हा ते आपण reusable नाही करू शकत. हम्म कालचे म्हणजे शेतीमध्ये भाज्या काही उगवताना किंवा काय त्याच्यासाठी ते जे शेतकरी आहेत. पीक चांगलं पाहिजे असत त्याच्यावर ती खूप अह strong fertilizers use करतात

काळानंतर नापिक पण होत चालत ना त्या नंतर नंतर त्याच्यात काय उगवणाऱ नाहीये गवत continew होत गेले तर हम्म तेच पण काय आता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 ते पण एक बरं आह अं हा ते म्हणजे बघ कचऱ्याच्या गाडीवर कामाला वगैरे असतात किंवा जे म्हणजे नाही का relative ज्या गोष्टी असतात आता इथं जमिनीत कचरा वगैरे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 so ति त्या त्यांच्या group मध्ये स्पर्श जर त्याला लागला तर त्यांना allergy होते.

आणि पार्टीला जमीन खराब जमीन खराब असले की उकरते fertilizer use करते पण त्याच्यामुळे भाज्या आणि ती फळं खाल्ल्यावर त्याचा रोग आपलं पण त्या जवळ रोगराई पसरू शकते म्हणजे आपल्याला कोणता कोणता तरी असा रोग होऊ शकतो अशा जायच्या जर आपण खाल्ला तर

होते आहे ना काहीतरी त्याचं चांगलं sollytion काढायला पाहिजे जस सद्गुरूनी काढलं ते फक्त पुढे यायला पाहिजे सगळ्यांनी त्याच्यात मिळून मिसळून काम करायला पाहिजे परंतु हे बांधकाम होतं होत त्याच्यामुळे माती खूप कमी होत चालली आहे. हम्म अह हे ह्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप काही गोष्टी पण त्याच्यात mix होतात ना ज्यावेळेस बांधकाम चालू होतं. तिथल्या मातीत वगैरे

आनंदी आणि आपण एकत्र मिस करतो त्याच्यामध्ये स्वतःचं पण आपण काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. तो directly आपण जमिनीत नाही टाकायला पाहिजे त्याच्यामुळे soil pollution जास्त होत. biodegdable हे ना products आहे plastic bulb अजून tire bulb म्हणजे घातक परिणाम करणारा तो लवकर degdable होतच नाहीये tire त्या गोष्टी जर आपण हो नक्कीच या आशय मध्ये खूप सारे उपक्रम पण निघतील तस मी काल का परवाच बघितलं अह straw च जे plastic चे straw आपण use करतो त्याला एक alternative उपाय म्हणून ना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

हा ते आहे आणि जे खूप काही गोष्टी निघत गेल्यात.

ते आहे ना जेणेकरून जेवढा plastic चा वापर कमी करता येईल. हा ते पण आहे आपण कमी केल्याने त्याच्या evaluation कराव कारण इतक्या तर काढता त्याच्यामुळे जमिनीवर परिणाम होतो पण होणार आहे

भयंकर आणि तो हा आणि तो जमिनीमध्ये mix झाला की विषय संपला म्हणजे ते कधीच अह नुसती माती म्हणजे तो पहिल्या stahge मध्ये वापरण्याजोगी हा नाहीच होऊ शकत. म्हणजे आपण plastic चे भांडे वगैरे प्लास्टिकच्या ज्या गोष्टी वापर करतो त्या आपण टाळायला पाहिजे त्याने पण अह ज्या गोष्टी त्याच्या ऐवजी आपण कापडी पिशव्या वापरू शकतो कागदी पिशव्या वापरू शकतो हा आणि अशा की ज्या आपण पुन्हा पुन्हा use करू शकतो आणि त्या reusable असतात म्हणजेच मातीत जमिनीत त्या मिसळून जातात. त्यांची नंतर माती होते त्याच्यामुळे त्याचा परिणाम इतका जास्त होत नाही अजून आपण घरातून बंद पण कचरा असतो तो ओला-सुका करतो वेगळा करू शकतो. तो पण आता जमिनीत direct न टाकता कुठेपण कचरा न फेकून देता तो एक proper त्याची विल्हेवाट लावून देतात तिथून हो बरोबर आहे एकदम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

त्याच्यानंतर जे पुन्हा वृक्ष म्हणजे असं येऊ पण म्हणजे तिच नाव असणार तिथे construction वगैरे त्या गोष्टी होतात आणि तिथली जी आपल्याला use करण्यासारखी जी जमीन होती ती आपण use करू शकत नाही नंतर

ते indirectly effect करते soil वर हा ते आहे ना ते indirectly असंच करत बरोबर अह हो तेच ना के ते बघुयात काहीतरी हम्म तेच तेच बघायचं काही नाहीये पण ते awareness असलेल्या गोष्टी चांगली गोष्ट आहे म्हणजे लोकांच्या मनात म्हणजे प्लास्टिक चा use कमी करण. हा ते तर आहेच. अरे प्लास्टिकचा use कमीच करायला पाहिजे माहिती आहे का? उपयोग खरंच पूर्णपणे ban च करायला हवं.

मध्ये झालं होतं ban तरी पण लोक plastic use करतात लोक काय even आपणही use करतो परत अह हॉटेल हॉटेल कढून parcel मागितलं ते सुद्धा प्लास्टिकच्या डब्यात येतय ना. हम्म बरोबर आहे प्लास्टिकचा भरपूर वापर होतोय परत bottles म्हणा पाण्याच्या प्यायच्या प्लास्टिकच्याच आहे प्लास्टिक जल छोट्या पाण्याच्या bottle असतात व काहींच्या bislary bottle हो cold drinks च्या bottle पण bislary म्हणजे याच्याच आहेत प्लास्टिक त्या त्या नाही त्या reusable असतात पण लोकं कोण असा इतकंही हा नाही करत ते म्हणजे साठवून कोण ठेवणार hello hello

हा येतोय आता मघाशी नव्हता येत.

हो हो राजा रसलू च्या जीवन संघर्षांत त्याच्या साथीदार कोण झाला? राजा रसूल चे जीवन फौलादी नावाच्या घोडा आणि एक पोपट संघर्षात साथीदार होते. त्यांचा जन्म राजा रसूल च्या जन्माच्या दिवशी झाला होता. रसलूला मुफ्त आत्मा होती हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येत? राजा रसलू याला वडिलाला व्यवस्थेनुसार बारा वर्ष भव्यत राहणे मान्य न्हवते आणि तो अकराव्या वर्षी भोरातून बाहेर पडला. त्याने बाहेरील मोकळे वातावरण पसंत केले. त्याच्या तंत्र स्वभावामुळे तो आधी मुलींची भांडी आणि नंतर घागर फोडत राहिला. राजा सलवान ने रसूल ला का निर्वासित केले? आपला मुलगा रसलू मुलीनानंतर गगरांना आर्थिक मदत करू लागला हे पाहून राजा सलवान ला खूप राग आला त्याने त्याला आपल्या दरबारात बोलून हद्दपार केले. दशाक नाग हा राजा रसूल चा मित्र कसा बनला? राजा रसलू आपल्या वनवासात गुजरात च्या प्रदेशातून जात असताना त्याला एक साप पडलेला दिसला त्याच्या डोळ्यात वाळू असलेलं तो खूप दुखी होता. रसूल ने त्याच्या डोळ्यातील वाळू काढली आणि तो सर्प त्याचा मित्र झाला.

सरुपनाच्या लग्नाची अट जिंकूनही रसूल ने सरूपण शी लग्न केले नाही

तरुपांचे सोनारातील एका मुलावर प्रेम असल्याचे त्याला समजले. त्याने आकृतीच्या वडिलांना पटूऊन त्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले राजा फिरक्ता कोणत्या कर्मासाठी कुप्रसिद्ध होते? राजा फिरक्ता लोकांवर खूप अत्याचार करायचा ती डंबिकही होती डोक्यावर betting करून helicopter खेळायच्या आणि हेरा फेरीने choper हरवण्याला मारायचा.

राजा रसूल ने राजा सिरकप्पाच्या पराभव कसा केला? राजा रसूल ने चारमुखाच्या सूचनेनुसार साचे वापरून helicopter वाजवले त्याने मागे सोडलेला सुंदर स्त्रियांकडे पाहाण्यास तो मागे पुढे पाहत न्हवता उंदीर देखील sir kelpa तेंच्या shrink back च्या भिंतीमुळे मदत करू शकला नाही अशा प्रकारे राजा रसूल ने राजा सिरकप्पाच्या प्रभाव केला. कोकलन कोण होते? ती राजा रसूलच्या आयुष्यात कशी अली?

नाही असे सांगून राजा सिरकप्पाने तिला ठार मारायचा आदेश दिला होता. परंतु रसूल ने ती त्याच्या साठी चांगली असल्याचे सांगून तिला वाचवले आणि ती तरुण असणंच तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. राजा सिरकप्पाने राजा रसूल कडून हे मान्य केले अशा प्रकारे कोकलन राजा रसलू च्या आयुष्यात आले. कोंबड्याचे आयुष्य कशे संपले? राजा रसूल ला कोकन आणि होडीच्या प्रेम प्रकारांची माहिती मिळाल्यावर त्याने रागाच्या भरत होडीची हत्या केली होडीच्या मृत्यू ची बातमी ऐकून कोकण ने हि राजवाड्यातून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांचे जीवन संपलं राजा रसूल चे मुख्य व्यक्तिमत्व कोणते होते? राजा रसलू हे सुरवाती पासूनच मन मोकळे होते. ती सुंदर तरुण होती. आणि सौंदर्य आणि लोभ यांच्या आकर्षणा पासून मुक्त होते. तो अत्याचारांचा नाश करणारा होता तो sharp shooter होता. इतरांच्या कोमल भावनाही त्यांना आदर केला होता आणि त्यांच्यात त्यांची भावना होती तो अत्याचारी माणसाला माफ करायचा. पुरण भगत आणि राजा रसूल कोणते गुण सामान होते आणि कोणते वेगळे होते.

सुरवाती पासूनच मनमोकळा होता परंतु पुरण बापाने लादलेल्या बंधनांना तो स्वीकारणा होता पूरण आणि रसलू दोघंही दोघे तरुण होते सौंदर्य किंवा लोभ त्यांच्या आकर्षणापासून दोघंही मुक्त होते. दोघांमध्ये खेमाची गुणवत्ता होती. राजा रसलू दंत

जोतिषांनी राजाला सांगितले कि बारा वर्ष रसूल ने तोंड पाहणे अशुभ आहे म्हणून त्यांनीरसूल ला पुराण सारख्या भोरात ठेवण्याची व्यवस्था केली ज्या दिवशी रसूल चा जन्म झाला. त्याच दिवशी सालवांचा गोठ्यात एक बछडा जन्मला आला त्याने त्याचे नाव फुलादी होते याच दिवशी शाही बागेत एका पोपट्चा हि जन्म झाला होता. हा वाचेरा आणि पोपट रसूल चे बालपणीचे सोबती झाले आणि ते दोघंही रसूल च्या जीवन संघनांत सतत सोबत होते. हे मानसिक सुरवाता पासूनच स्वतंत्र स्वरूपाचे होते. त्यामुळेच अकरव्या वर्षी ते तीन भोरीतून बाहेर पडले बाहेर चे मोकळे जग त्याला खूप आवडीचे रसूल देखणा आणि तरुण होता. त्याचा फक्त एक डोळा दुसऱ्यावर खिळला होता पहिल्या दिवशी जेंव्हा तो नदीत स्नान करायला गेला होता. चंदन देह नावाची राज कन्या त्याच्या कडे आकर्षित झाली. राजा रसूल दंत कथा रसलू देखील सय्यमी होता. त्यामुळे सौंदर्याच्या आकर्षण किंवा कोणताही लोभ त्याला बांधू शकत न्हवता काही दिवसाने रसूल ची तक्रार राजा सलवान पर्यन्त पोहचवली. कि ती त्याने गोफणीने पाणी आणण्यासाठी आलेल्या मुलीची भांडी फोडली. जोतिषांच्या म्हणण्यानुसार राजाने बारा वर्षपूर्वी रसूलचे तोंड पहिले न्हवते म्हणून मुलींना पिण्या च्या पाण्यासाठी मातीच्या भांड्याएवढी पितळेचे भांडे न्ह्यावे असे आदेश दिले मग रसूल ने पोलादी बाणांनी घागराच्या निशाणान्या भोसकायला सुरवात केले. राजाने रसूल ला दरबारात बोलावले हद्दपार केले. तोच दिवशी होता जेंव्हा रसूल त्याच्या वडिलांना बारा वर्षांनी पाहिल्यान्दा भेटणार होता. त्या रात्री रसूल ने शहर सोडले स्टील पट्टयांच्या कडे एक घोडा आणि एक पोपट होता. पहिल्या रात्री त्याच्या सोबत इतर साथीदार हि होते पण एका रात्रीच्या धडपडीनंतर त्याला दिसले कि कुल्हाड सिंधाशी टिकून राहू शकत नाही म्हणून त्याने दोन साथीदारांना परत पाठवले. बाराच प्रवास करून रसलू गुजरातच्या प्रदेशात गेला एका दिवशी त्याला रस्त्यावर साप पडलेला दिसला. डोळ्यात वाळू लागल्याने साप प्रचंड त्रस्त झाला होता. रसूल ने डोळ्यातून वाळू काढली आणि तो त्याचा मित्र झाला. नागाने त्याला एक मणी दिला ज्याने सर्व प्रकारचे विश्व शोषले रसूल ला जिथे जुलूम सापडला तिचे तो तिथे जाऊन अत्याचार कारल्याला मारायचा एकदा तो सुहाण्याच्या हिरवडीत राजा हरिशचंद्र राज्य पोहचला एका संध्याकाळी हरिशचंद्नि मुलगी सरूपण तिच्या मैत्रिणी सोबत बागेत खेळत होते रसलू सरूपणाच्या प्रेमात पडला आणि रसूल राजा हरिशचंद्र च्या नगरात पोहचला तेंव्हा त्यांना कळले कि राजाने रुपणाचा विवाह एका योध्याशी जाहीर केला आहे. ज्याने सोन्याचा मासा एक खास उपकरणात बाण मारला होता. रसूल ने आपल्या बाणात सोनेरी मांस मारला राजा हरिश्चंद्राने रसूल ला मोठा आनंदाने अमित्रित केले. आपल्या मुलीशी लग्न करण्यास तयार केले. रसूल चे लग्न नुकतेच झाले होते. तेंव्हा रसूल ला.

आता रसूल ने पुढे जाऊन आपल्या भारतात येणाऱ्या अनेक राशक आणि नागांचा नाश केला. यावेळी त्यांचा राजा सिरकप्पा लोकांवर अत्याचार करत असल्याची बातमी मिळाली सिरकप्पा शहरात जाताना त्याला एक ताजे प्रेत दिसलं. रसूल ला कबर खणून त्याच्यात पुरायचे होते मग बोले अरे नमस्कार राहुल सर नमस्कार नमस्कार हम्म कायकरत्यात सर

काय नाही सर एकदम मज्जेत तुम्ही सांगा काय करत आहे

सर तुमच आवाज न break होतोय थोड आता येतोय का हो येतो येतो येतो काय करत आहे सर येतोय सर काय नाही जेवण वगेरे मी आणि नीरज असच फिरतोय रोड वर अच्छा रोड वरती फिरत आहे का सर म्हणजे दोघांना काही दुसरा कामच नाही का फक्त फिरण्या शिवाय नाही न काही काम काय करणार आहे आम्ही करून करून काय काम करतात रोज रात्री जे काम करतात ते पण करू शकतात एक परी जातांना दिसते हो खूप सुंदर आहे

तरी हा म्हणजे पऱ्या पण दिसायला लागले का आता हा पऱ्या दिसतात पाखरं दिसतात अच्छा म्हणजे रोज रात्री फक्त परी बघण्यासाठी बहार जातात का होना

पाऊन घेतल म्हणजे झोप चांगली हो मनाला शांती भेटत वाटत हा मनाला सगळी कडे शांती भेटते नाही न शांती भेटत नाही सर आम्हाला तेच त तुम्हाला नाही भेटत आम्हाला भेटते अच्छा हो तुम्ही थोडे मानस आहेत न मग त्यामुळे तुम्हाला शांती भेटत असतील आता आमचे नीरज सर सरांना बघा ते भेटत फक्त हा ते पण आहे

हो सोबतच समोर समोर चाललये ते माझ्या अच्छा म्हटल काय ऐकताय तर ते पण करताय call ते पण call येताय त्याचं पण अच्छा कोना सोबत चालू आहे आता

अच्छा दानेचा time घेतला ह driver च पैशे पैशे भेटतेत न हो बरोबर बरोबर

हा न काय दानीशच काही खर नाही वाटत पण मला आता काय अवघडे विकते बस नौकरी सोडून देऊ नये बस तेवढी जरी भेटली तर

अस job चांगला गाव कडचा भेटला तरी पण तरी म्हणजे

त्याला त्याला कळायला पाहीजे न आता

काय समजून सांगणार बापा त्याला कस जे अति शहाणा त्याचं बैल रिकामा